हो तीन दिवस इव्हेंट सुरूच आहे ना

बाकी तुमची झाली का तयारी संक्रांतीची

हा बरोबर आहे ना मला सांग सीमा तुला संक्रांती बद्दल काय माहिती आहे हे बघ आपण जे लहानपणीपासून ऐकत आलेलो आहेत किंवा वाचन करत आलेलो आहेत तर तेवढं मला माहिती आहे तू काय वेगळं सांगत असेल तर सांग ज्ञानात तेवढीच भर हो चालेल ना मला तसं माहिती आहे भरपूर काही माहिती आहे तुलाही माहिती असेल पण जे मला माहितीये ते मी तुला सांगतो मकर संक्रांत जो आहे ना हा भारतातला म्हणजे आपला देश जो शेतीप्रधान देश आहे आपल्या भारतात पाऊस वेळेवर यायला हा देश आहे सण आहे म्हणजे भारतीय सण आहे हा बाकी कुठे अस हा साजरा केला जात नाही पण हा सण भारतीय आहे मकर संक्रांत आणि तुला तर माहिती आहे महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना कसा उत्साह असतो म्हणजे आपण आपल्या रूढी परंपरा एकदम आनंदाने साजरा करतो हो बरोबर आहे तुझं पण तू बघितलं का प्रत्येक सणाची काही वैशिष्ट्य असतात ते प्रत्येक वेगवेगळ्या महिन्यांमध्ये येतात जसं की मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये येतो म्हणजे इतके थंडीमुळे गारठलेले असतात सगळी लोकं आणि त्याच्यानंतर संक्रांति मध्ये हळूहळू सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याच्यामुळे ऊन तापायला लागत असतं म्हणजे

हा बरोबर म्हणून तर थंडी वाजते म्हणजे सूर्य सूर्य दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते त्याच्यामुळे थंडी वाजायला तर अजून पण थंडी एवढी आहे ना म्हणजे हल्ली तो थंडी जास्तीच वाजते असं झालं आहे आणि पाऊस वगैरे चालू असताना सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हे बरोबर बोललीस म्हणजे ज्यांना ज्योतिष माहिती आहे ते हे ज्यांना माहिती आहे की हा आता सूर्य मकर राशीमध्ये आला पण मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते आतापर्यंत कसं असतं दिवस लहान आणि रात्र मोठी आत्ता दिवस चेंज झाले आता दिवस मोठा आणि रात्र लहान आणि तुला ती मिक्स भाजी आणि भाकरी आवडते काय ग काल केली होती आमच्याकडे भोगीची हो मला पण खूप आवडते मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरी आणि ती तूप लावून खायची आ हा हा काय सुंदर लागते अरे आणि तुला सांगू का अजून एक मकर संक्रांति मध्ये आज जी संक्रांत आहे आज मकर संक्रांत आहे तर त्या दिवशी संक्रांति ही एक देवी आहे आणि ती वेगवेगळ्या वाहनांवर आणि वेगवेगळे

तो यावर्षी घालायचा नाही आहे कारण की ती संक्रांती देवी घोड्यावर पिवळं वस्त्र नेसून आलेली आहे असा आहे का पण जनरली काळे कपडे घालतात संक्रांतीला एवढं मी ऐकलं आहे हे मला माहिती नव्हतं की संक्रांत ही एक देवता आहे आणि ती वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते हे तुझ्याकडूनच कळलं आणि संक्रांत कधी चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला येते त्याचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे कारण ते लीप वर्ष म्हणतो ना आपण त्या लीप वर्षाप्रमाणे ती तारीख पुढे मागे होत जाते म्हणजे कधी चौदा जानेवारी तर कधी पंधरा जानेवारी यावेळी पंधरा जानेवारी ला आली आहे त्याच्यामुळे त्याची सारखी तारीख बदलते आणि तुझ्या वाचनात आलेली असेल लहानपणी असायचा आपल्याला की प्रत्येक सणाला प्रत्येक असं वेगवेगळ्या नावाने ओळखले जातो तुला सांगू का मी मकर संक्रांत तिला महाराष्ट्र मध्ये फक्त संक्रांत म्हणलं जातं आणि पश्चिम बंगाल मध्ये मोर संक्रांति म्हणतात नेपाळमध्ये माघी संक्रांती तसंच पंजाब मध्ये पण माघी संक्रांति या नावाने ओळखलं जातं म्हणजे सन एकच असतो त्याचे फक्त साजरा करण्याचे आणि त्यांच्या नावाची वैशिष्ट्ये खूप वेगवेगळी असतात आहे बरोबर बोलली तू कारण कसा आहे की म्हणजे भारतामध्येच आहे हा सण तसं बघायला गेलं तर पण आपला शेतीप्रधान देश आहे पण या संक्रांतीला ना असं बघायला गेलं तर आहार दृष्ट्या पण खूप महत्त्व आहे का तर थंडी भरपूर असते ना मग त्याप्रमाणे आपला आहार आपण हे करतो म्हणजे काय खायचं काय नाही खायचं आता आपण तेच खातो ज्यांनी अंगामध्ये उष्णता निर्माण होईल कारण थंडी एवढी असते आणि त्यात ही जी आपली संस्कृती आहे ही कृषी संस्कृती आहे कारण आपला देश हा कृषिप्रधान देश आहे हो बरोबर आहे बघ ना तू भोगीच्या दिवशी मिक्स भाजी खातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा ज्या लग्न झालेल्या बायका असतात त्या सुगड्यांच वाण देतात त्या दिवशी तर त्याच्यामध्ये सुद्धा तुला सांगू का आपण जी मिक्स भाजी खातो ना त्याचाच वाण म्हणून त्यास सुगड्यांमध्ये हरभरे मटार बोर ऊस गहू तीळ गावाच्या ओंब्या त्याच्यात भरून ते सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू ला वाण म्हणून देतात ते पण एक वैशिष्ट्य आहे हा आहे तू बरोबर बोलली म्हणजे ते सुगडी तू बोलतेस ना ते हा ते म्हणजे लहान मुलं आम्ही लहान होतो तेव्हा ते खेळायला वापरायचं आणि आणि लहान मुलं असतील तर मग बघायलाच नको ते अजूनच त्यांना मजा त्या सुगडी बरोबर खेळण्यांमध्ये हो सुगड्यांमधे हे त्याचा वापर म्हणून म्हणजे त्या दिवशी तो पूजा होते आणि ती ठेवून दिली जातात पण त्याचा अजून वापर होऊ शकतो म्हणजे त्याच्यात ना आपण छोटी छोटी रोप सुद्धा लावू शकतो छोटी छोटी पदार्थांची किंवा एखाद्या झाडाची बिया टाकून छान त्याची रोप पण येतात म्हणजे एकाच वस्तूचे दोन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्या सुगड्यांचा उपयोग करू शकतो एक तर देवासाठी पण होतो आणि पर्यावरणासाठी पण होतो हा आहे तू बरोबर बोलली ते मुलांचं काहीतरी बोर न्हाण करतात ना त्या लहान मुलांना सुद्धा काळा ड्रेस हलव्याचे दागिने डोक्यावरून चॉकलेट बिस्किट मुरमुरे मोरे हरभरे असे उसाचे तुकडे हलवा असं काही काही त्याच्या डोक्यावर ओततात आणि बाकीच्या लहान मुलांनी ती गोळा करायची आणि खायची त्यात पण आपण म्हणजे मजा येते की ते चॉकलेट जे आपल्याला आवडतेच जमा करून ठेवायचं आणि तेच स्टॉक करून ठेवायचा हो ते म्हणजे लहान मुलांना तर काळे कपडे घालतात पण त्याच्यामध्ये आपणही थोडीशी मजा करून आपल्याला जे चॉकलेट आवडतात ना ते चॉकलेट पण आपण ती लहान मुलं गोळा करतात त्याच्यामध्ये आपणही थोडासा चान्स मारून घ्यायचा तेवढीच मज्जा आपल्याला पण हे बरोबर बोलली तू पतंग वगैरे उडवतेस का पण हो पतंग उडवते ना मी पण पण ती काटाकाटी मध्ये जी मजा असते ना ती खूप वेगळी असते आणि आता खूप वारा वाहत असतो मकरसंक्रांतीमुळे तर मकर संक्रांतीमध्ये तर तेव्हा जास्त पतंग उडवले जातात असं बारा महिने म्हणून आपण पतंग नाही उडवू शकत आपण एक अभ्यास आहे तू म्हणजे एक बघितला असेल की अरे मकर संक्रांति मध्येच पतंग का उडवल्या जातात आणि अजून एक पाहिलं तर आपण थंडी चालू असते मकर संक्रांति मध्ये आणि मकर राशि मध्ये सूर्य प्रवेश करत असतो तर पतंग उडवताना आपण उन्हामध्ये राहतो तर तेवढीच शरीराला ऊब मिळाली पाहिजे काही उन्हात न विटामिन्स मिळतात त्याच्यासाठी खरं पतंग हे कन्सेप्ट चालू झालेली आहे आहे तू बरोबर बोललीस कारण असं तू लहान मुलांना उठवायला गेलीस ना थंडीच्या वेळी तर ते उठायचा कंटाळा करतात पण त्यांना बोललो अरे चल पतंग उडाने जाने का है

स्पेसिफिकली लहान मुलं मग ते पतंगाच्या किंवा खेळण्याच्या बहाण्याने ते उठतात आणि तेव्हापासून आपली ती मकर संक्रांतीची परंपरा सुरू झाली आहे आणि तू तुला माहिती आहे का माहित नाही मला की मकर संक्रांत हा तीन दिवस चालणारा सण आहे पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तुला माहिती आहे का किंक्रांत विषयी काही नाही नाही किंक्रांत मी पहिल्यांदाच ऐकतोय संक्रांत माहिती आहे भोगी माहिती आहे किंक्रांत काय असते हे मला माहिती नाही पण मला असं वाटतं कधीतरी मी ऐकलं आहे असं की कर लागते कर लागते असं काहीतरी बोलतात पण ते एक्झॅक्टली काय तुला माहिती असेल तर सांग प्लीज म्हणजे माझ्या ह्याच्यात पण भर पडेल संक्रांति देवीला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुर नावाच्या राक्षसाने मारलं होतं म्हणजे अशी एक गोष्ट आहे पिढी आणि पिढ्या हे आपण ऐकत आलेलो आहे आई आजी कडून वगैरें

करतात लेडीज त्याच्यामध्ये या दिवशी त्या करू शकत नाही

तर त्यावेळेला तिकडे पतंग महोत्सव वगैरे असे मोठे मोठे म्हणजे आपल्याकडे कसं एखादा गुढीपाडवा किंवा गणपती मोठा सण आहे तसा तिकडे मकर संक्रांत हा खूप मोठा सण आहे त्यावेळेला इंटरनॅशनल लेव्हलचे जे टूरिस्ट बोलतो आपण पर्यटक ते गुजरातला भरपूर भेट देतात आणि ते हे बघण्यासाठीच की पतंग कसे उडवतात आणि तिकडे म्हणजे एवढी व्हरायटी असते एवढे प्रकारचे पतंग असतात की म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत म्हणजे दोन-तीन दिवस तर ते आता एक माझा मित्र आहे ना जो इकडे मुंबईमध्ये तो स्पेसिफिकली जातो अहमदाबादला का तर पतंग उडवण्यासाठी तीन दिवस मला पण एकदा घेऊन गेला होता मी जेव्हा बघितला आकाशामध्ये अरे बापरे एवढे पतंग मी कधीच बघितले नव्हते मुंबईमध्ये आणि तिकडे कोण कोण म्हणजे जसे आता राजकीय हे होतात ना आपल्याकडे हळदीकुंकू समारंभ वगैरे तसे राजकीय नेते पण त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात सहभागी होतात आता तू बघितलं पण असेल ना एका इव्हेंट मध्ये

तिकडे नरेंद्र मोदी पण गेले होते तुला माहिती असेल तसं जसा आपल्याकडे पण करतो आपण पण आपण पतंग महोत्सव ठेवत नाही ना आपण हळदीकुंकू समारंभ म्हणजे असे जे मोठे मोठे लोकल नेते असतात ते सुरू करतात की बाबा ये इकडे ठेवला आहे आणि मग बायकांच्या आवडीच्या गोष्टी द्यायच्या त्यामुळे बायका भरपूर येतात मग त्यांना आवडतं त्यांना काय लिहिलं काय दिलं आणि आम्हाला पण मजा असते की अरे काय दिलं आई तिकडे गेली होती हळदी कुंकू ला तुला काय दिलं हे बघण्यामध्ये लहानपणी पण मजा असते हो त्याला वाण म्हणतात म्हणजे मी जसं म्हणलं तुला आधी की मकर संक्रांत पासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकाचा जो कार्यक्रम असतो तर प्रत्येक सुवासिनी हा हळदी कुंकाला एकमेकींना बोलवत असते आणि वान देत असते त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच दिवसानंतर भेटी होत असतात काही कामानिमित्त म्हणजे आता दगादगीच्या जीवनामध्ये एकमेकींना आपण वेळ नाही देऊ शकत तर हळदीकुंकवाच्या निमित्ताने तेवढ्याच गप्पा टप्पा थोडासा इकडच्या तिकडच्या प्रत्येकीचं सुखदुःख समजत असतं म्हणून हे छोटे छोटे खरं इव्हेंट आपल्या सणांमध्ये असतात आणि मकर संक्रांति मध्ये जसं वाण देतात सुवासिनी एकमेकीला तसं लहान मुलींना लहान मुलीसुद्धा एकमेकींना वाण देतात म्हणजे मराठवाड्यामध्ये तर ही प्रथा आहे

मला हिंनी हे दिल मला तिने ते दिलं म्हणजे पुढच्या वर्षी आपणही वेगळं वाण द्यायचे हे तेव्हापासून परत शोधायला एकमेकींसाठी चालू करत असतात बरोबर बरोबर हे म्हणजे स्पेसिफिकली लहान मुलींना आणि स्त्रियांची तुमची रथसप्तमीपर्यंत मजाच असते की म्हणजे एकमेकांशी भेट गाठ होते सगळ्यांची म्हणजे आपलं बिझी आयुष्य आहे असं तर सगळ्यांना हाय हॅलो करूनच आपण पुढे जात असतो पण यानिमित्ताने आपण एकत्र येतो आणि बोलणं होतं आणि तुला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुझ्या परिवाराला पण माझ्याकडून हो हो आणि तुला एक थोडक्यात सांगते तुझ्या काळया कपड्यांचे म्हणलं होतं ना तर नवीन लग्न झालेल्या असतात व नवीन कपल जे असतं तर त्यांची लग्नानंतरची जी पहिली संक्रांत असते ना तर त्या दिवशी त्यादिवशी सुद्धा नवीन कपल ला काळा ड्रेस परिधान करायला सांगतात हलव्याचे दागिने वगैरे असतात आणि त्यांचं पण एक तिळवण किंवा संक्रांत लूट म्हणून एक सेलिब्रेट करत असतात तर ते पण एक छान इव्हेंट असतो आणि त्याच्यासोबतच लहान मुलाला जे पाच वर्षापर्यंत बोर नाणं करतात तर त्याच्यामध्ये सुद्धा काळे कपडे त्यांना हलव्याचे दागिने आणि तू सांगितल्याप्रमाणे चुरमुरे बोर वगैरे चॉकलेट हे डोक्यावरून टाकतात तसेच एक कपल जपून असतं नवीन लग्न झालेल्यांमध्येही एक छोटासा एक प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये आज मी जाणार आहे अशा एका प्रोग्रामला सुद्धा हाहाहा मस्त

हो हो मज्जाच मज्जा चालू आहे सध्या

बाय बाय तुलाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा